personal loan पण कोणा कोणाला मिळू शकते असं आहे हा म्हणजे जे नोकरी करणारे त्यांना मिळू शकते पण मग व्यवसाय करणाऱ्यांना नाही मिळणार

म्हणजे कर्ज मिळताना हे आपल्या सगळ्यां याच्यात Cost include होणार ते अच्छा जुन्या कार वर पण loan होतंय अच्छा म्हणजे नवीन घायचा असेल तर मला काय वाटलं कि घराप्रमाणे घरावर जसे कर्ज मिळते तसे जुन्या गाडीवर पण कर्ज मिळते

तर मंग त्यावेळेस कार bank कडे राहते कि ती आमच्या कडे राहते

हा म्हणजे आपले कागद पत्रे त्यांच्या कडे राहणार आणि ही आपल्या कडे गाडी आपल्या कडे

education loan हे किती वर्षा साठी मिळू शकत अच्छा हा पण education loan हे मंग कोणाला फेडावे लागते त्याचा वडिलाला फेडावे लागत कि त्याचा मुलाला फेडावे लागत म्हणजे हफ्ता भरावा लागेल त्याचा अच्छा मंग ते किती वर्षासाठी नंतर पुढे भरावे लागतंय

म्हणजे कोणत्या college मध्ये तो विध्यार्थी शिकणार आहे त्या त्याचा quality वर ठरणार म्हणजे तो आपण कशा प्रकारे असत की जसा जसा खर्च होत जाईल तसा तसा ते bank तून घेत जायचंअसं आहे का ते कि आपल्याला सुरवाती ला पण चार लाख म्हणलं तर मंग fees च होणार नाही ना त्यानुसार एखादी तो विद्यार्थी आहे त्याचं म्हणल्यास ते laptop पण घ्यायचे त्याचा आत्ताचा खर्च पण आहे चार वर्ष एखादी engineering doctor जरी व्हायला गेला MBBS व्हायचा खर्च मोठा येणार होणार fees तर त्याची एका वर्षाची तीन-तीन लाख रुपये fees होते

बर चालते ठीक आहे आता अशाच अ अच्छा म्हणजे ते bank नुसार बदलत राहणार सात ते दहा पर्यंत मला मिळेल ते

आणि कशा कशासाठी कर्ज मिळू शकत नाही धन्यवाद तुम्ही आम्हाला छान माहिती दिली पुन्हा काही लागलं तर मी तुम्हाला संपर्क करतो Sound pollution प्रदूषण हे आज जगाची मुख्य चिंता आहे. मुख्य प्रदूषणांपैकी एक म्हणजे ध्वनी प्रदूषण. आज आवाजाच्या अनेक स्रोतांमध्ये ध्वनी प्रदूषण हा आपल्या मुख्य चिंतेच्या विषय बनला आहे. यामध्ये, वाहतूक यंत्रणा, मोटार वाहन आणि विमानाच्या आवाज आणि railway चा आवाज देखील समाविष्ट आहे. या सोबतच, औद्योगिक आणि निवासी इमारतींमुळे, निवासी भागात ध्वनी प्रदूषण होऊ शकते. ध्वनी प्रदूषणाचे काही मुख्य स्रोत, म्हणजे रस्त्यावरील वाहतुकीमुळे निर्माण होणारा आवाज, बांधकाम कामामुळे होणार आवाज, इमारती, रस्ते, शहरातील रस्ते, उड्डाणपूल इत्यादी. औद्योगिक आवाज, दैनंदिन जीवनातील घरगुती उत्पादक, जसे कि घरगुती वस्तू, स्वयंपाक घरातील वस्तू, इत्यादी. vacuum cleaner, washing machine, mixer, juicer pressrecooker TV, Mobile, dryer, cooler इत्यादी. इत्यादी. चला म चाऊन घेऊया ध्वनी प्रदूषणाची व्याख्या, ध्वनी प्रदूषणाची कारणे,

जे ध्वनी किंवा आवाज एकूण आपल्याला त्रास होतो. त्याला गोंगाट म्हणतात. तो आवाज एकल्या, एकाला नकोसा असतो. तीव्र ध्वनी म्हणजे मोठा आवाज. ध्वनी प्रदूषण व्याख्या सहन न होणारा कर्कश्श गोंगाट, मोठा आवाज हा यातनादायक, दुःखदायक, मानसिक शांतता व एकाग्रता नष्ट करणारा अस्वस्थता व मानसिक ताण वाढवणारा असतो. कर्कश्श आवाज, ऐकल्याने बहिरेपणा येतो. रक्तदाब वाढतो. ह्रदयाचे ठोके वाढतात. चिडचिडेपणा, रागीटपणा वाढतो. यालाच ध्वनी प्रदूषण म्हणतात. जे ध्वनी ऐकायला मधुर वाटतात अशा शांत ध्वनीमुळे, मनाची एकाग्रता व प्रसन्नता वाढते. मधुर संगीत श्रवणामुळे गायी जास्त दूध देतात. पक्षी, प्राणी आणि उत्पादन क्षमता वाढते. कुकुटपालन केंद्रामध्ये अंड्यांचे उत्पादन वाढल्याचे प्रयोगात आढळले आहे. मधुर ध्वनी संगीतामुळे, वनस्पती व पिकांची वाढ चांगली होते. डाफलीन या सागरी माश्यांना बाहामा बेटाजवळ संगीत आवडते. गुरांना पाणी पाजतांना, शीळ घालतात. गुरांची तहान समाधानाने शांत होते. मधुर ध्वनी, शांत संगीत ऐकल्याने, अभ्यास चांगला होतो. नेहमी हळू व सौम्य बोलावे. आवाजाची ध्वनीची तीव्रता हि decible,

म्हणून हळू, गोड आवाजात बोला. गोगांट, मोठ्याने बोलणे, मोठा आवाज टाळा. स्फोटक द्रव्य, फटाके इत्यादी, च्या मोठ्या आवाजाच्या परिणाम आपल्या श्रवण यंत्रावर होतो. सर्वजनिक कार्यक्रम उत्सव, यात्रा, मिरवणूका, लग्न समारंभ, बारसे, सण-समारंभ, निवडणुकीच्या प्रचार, जयंत्या, कीर्तन, भजन, साजरे करतांना ध्वनी निक्षेपाच्या loud speaker च्या, कर्कश्श आवाजाच्या दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, आजारी,

Radio, वाहने, कारखान्यातील भोंगे, railway गाड्या, स्वयंपाक घरात mixer मुळे आवाजाचे, घर, हे ध्वनी प्रदूषणाचे केंद्र बनते. आपल्या नाडीच्या ठोका~ आवाज हा कमीतकमी दहा decible असतो. दोन व्यक्तींमध्ये चाललेली हि वीस decible, गप्पा मारताना होणार आवाज, साधारणपणे तीस ते साठ decible, टाचणी जमिनीवर पडल्याचे आवाज दोन decible. दिवाळीचे फटाक्यांचे आवाज एकशे वीस decible. motorcycle, scooter चा आवाज, ऐंशी ते चौर्यांनव decible. truck चा आवाज नव्वद decible, लहान प्रवासी गाडीचा आवाज एकोणऐशी decible. वरात, तीतील वाड्याचा आवाज ऐंशी ते नव्वद decible. ढगांच्या गडगड, विजेचा आवाज एकशे चाळीस decible असतो. विमाने, शनक क्षित्राचा आवाज सर्वाधिक म्हणजे एकशे साठ, एकशे ऐंशी decible आणि औद्योगिक केंद्रातील आवाजाची तीव्रता शंभर ते एकशेवीस decible असते. शंभर decible पेक्षा जास्ती, जास्त तीव्रतेचा आवाज सत ऐकल्याने बहिरेपणा येतो. एका प्रयोगात भांड्यांच्या कारखान्याजवळ तीव्र ध्वनीमुळे, झोपडपट्ट्यात जन्मणारी मुले बहिरी झाल्याचे आढळले. ध्वनी प्रदूषक कारणे. पाहिलं, कारखान्यात औद्योगिक क्षेत्रातील, यंत्रांचे आवाज ध्वनी प्रदूषण करतात. दुसरं, स्वयंचलित वाहने, विमाने, rocket, truck, lorry, car, tractor, scooter, रिक्षा, motorcycle, मोटारी, railway यांमुळे ध्वनी प्रदूषण होते. engine व horn यांच्या कर्कश्श आवाजामुळे ध्वनी प्रदूषणात भर पडते. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सण-उत्सव इत्यादी समारंभात loudspeaker च्या आवाज ध्वनी प्रदूषण करते. घरगुती व स्वयंपाक गृहात, Freeze, mixer, कपडे, धुण्याचे यंत्र, pressure, pressure cooker यांच्या बरोबरच radio, दूरदर्शन, पंखे, दूरध्वनी, वाद्ये यांचे आवाज तीव्र केल्याने ध्वनी प्रदूषण होते. पाच, अनुचाचण्या व अणुस्फोटकांमुळे मोठे ध्वनी निर्माण होतात. सहावा, चित्रपट गृह, नाट्यगृह, कीर्तनगृह, circus इत्यादी पासून ध्वनी प्रदशन होते. सातवं, बाजारपेठात विक्रेत्यांकडून, वाहनांपासून ध्वनी प्रदूषण होते. आठवं, इमारत बांधताना, विविध यंत्रण सामग्रीमुळे ध्वनी प्रदूषण होते. नऊ, नैसर्गिक, करित्या होणारी वादळी वारे, विजा, पाऊस, ढगांचा गडगडाट, ज्वालामुखीचा उद्रेक, सागरी लाटांचे आवाज इत्यादी ध्वनी प्रदूषण करतात. दहावं, इमारतींच्या, वरच्या मजल्यावरील थटक पावलांचे आवाज इत्यादी ध्वनी प्रदूषण करतात. ध्वनी प्रदूषणावर निष्कर्ष, ध्वनी प्रदूषणावर अनेक प्रतिबंधात्मक उपाय आहेत. जसे कि, उद्योगामध्ये ध्वनी रोधक खोल्या बांधण्यास, प्रोत्साहन देऊन आणि कारखान्याने निवासी इमारतीपासून दूर असावे. motorcycle चे खराब झालेले pipe दुरुस्त करणे. गोंगाट करणाऱ्या वाहनांवर बंदी, विमानतळ, Buses, railway, स्थानके आणि इतर वाहतूक terminal रहिवासी. ठीकठीकाणापासून दूर असावेत. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयाच्या आजूबाजूचे क्षेत्र, ध्वनी

मान्यता देण्यात आली होती. दुसरं म्हणजे याच वाढीचं दर हे आठ point दोन वार्षिक स्तर असं एवढं ठरवण्यात आलं होतं. कृषी क्षेत्रामध्ये चार आणि कारखानदारी क्षेत्रामध्ये दहा टक्के. दुसरं म्हणजे याच, भर हा पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रावर होता. आकार जर बघितला तर सत्तेचाळीस point सात लक्ष कोटी एवढा होता. आता यांच्यामध्ये काही आकडेवारी आपण पाहूया. आता बारावी पंचवार्षिक योजनेमधला आरोग्यविषयक लक्ष्य जर बघितलं तर क्षयरोगाचा लागण व मृत्यूचं प्रमाण निम्म्यावर आणायचं ठरवलं होतं.

च्या मागे एक पेक्षा कमी करायचं होतं. हत्तीपायसुद्धा एक पेक्षा कमी करणं हा दर ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर काला आजार, दोन हजार पंधरा अखेर उच्चाटन करायचं. हे ठरवण्यात आलं होतं. AIDS बाबतीत सुद्धा नवीन लागण हे शून्य कणांनी बाधित रुग्णाचा तो उपचार करणं. हे target ठरवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर, अं आठ point दोन टक्के दरांनी GDP वृद्धी दर ठरवण्यात आला होता. कृषी वृद्धी दर चार टक्के, बाराव्या योजनेमध्ये. दहा टक्के उत्पादन क्षेत्रातला वृद्धी दर ठरवण्यात आला होता. दुसरं म्हणजे, दारिद्र्यचे प्रमाण ए ना, ते दहा टक्क्यांनी कमी करायचं. हे हि ठरवलं आहे या योजनेमध्ये. त्यानंतर, गैर कृषी क्षेत्रामध्ये रोगात निर्मिती हा एक महत्वाचा point ए. तर ती, पन्नास point तीन दशलक्ष रोजगार निर्मिती करायचं target या योजनेमध्ये होतं. त्यानंतर, शिक्षणामध्ये आणि लैंग~ अं शिक्षणातील लैंगिक व सामाजिक असमानता दूर करणं. हे target आहे. त्याच्यानंतर, पायाभूत क्षेत्रामध्ये GDP च्या नऊ टक्के गुंतवणूक. हे एक महत्वाचा point आहे. ग्रामीण टेरी अं density, सत्तर टक्के पर्यंत नेणं. हा एक महत्वाचायं. दुसरं दोन महत्वाचे गो~ गोष्टी म्हणजे सर्व खेड्यात वीजपुरवठा करणं. आणि सर्व खेडी हे बारमाई रस्त्यांना जोडणं. हे सुद्धा यांच्यामध्ये add करण्यात आलं होतं.

आणि त्यानंतर अं एक दशलक्ष hector क्षेत्राची वाढ करणं, वनच्छादित प्रदेशामध्ये. तेसुद्धा ठरवण्यात आलं होतं. म्हणजे, भरायचं गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या. परंतु, बारावी पंचवार्षिक योजना हि implement केलेली नाहीये. ती दोन हजार चौदा मध्ये, मोदी सरकार सत्तेत आलं, तर तेव्हा ते बंद केल्यानी त्याच्या जागी, निश्चय योगाची स्थापना ज~ अं जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये करण्यात आली. आणि सगळं काम पहा. पाहण्याअगोदर आपल्याला त्याची पार्शवभूमी पहाणं गरजेचय. तर आपल्या लोकसंख्येबाबतची सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा कधी अस्तित्वात आला. किंवा महाराष्ट्रात किंवा भारत चर्चेत आला. त तो एकोणविशे अडोतीस साली आला. एकोणीशे अडोतीस साली, जी राष्ट्रीय नियोजन समिती होती ना, याच्याहाताखाली एक लोकसंख्या विषयक उपसमिती तयार करण्यात आली होती. आणि या समितीनं काय केलं होतं, तर एकोणीशे चाळीस साली, आपल्या राज्यानं, कुटुंबनियोजन व कल्याणकारी धोरणं ए त ना, याच्यावर भर दिला पाहिजे. असा एक ठराव केला होता. कारण भारताची लोकसंख्या हि वाढत चाललेली होती. मग आता कुटुंबनियोजनावर भर देणारा कार्यक्रम किंवा एखादा राष्ट्रीय कार्यक्रम असणं गरजेचंय. असं सरकारला वाटलं. तेव्हा, असा~ असा प्रकारचा कार्यक्रम भारतामध्ये कधी सुरु करण्यात आला होता, तर एकोणीशे बावन्न मध्ये करण्यात आला होता. म्हणजे कुटुंबनियोजनावर भर देणारा राष्ट्रीय कार्यक्रम चालू करणारा भारत एकोणीशे बावन साली सुरु केलता. तर भारत हा जगातला पहिला देश ठरला होता. आणि हा जो कुटुंबनियोजन चा कार्यक्रम implement करत होते ना त्यावेळी, एकोणीशे बावन, एकोणीशे बावन म्हणल्यानंतर भारत जास्त स्वतंत्र झालेला. म्हणजे अजून एवढे अर्थव्यवस्था आपली व्यवस्थित नव्हती. तर याचा सगळा जो भार होता ना, तो केंद्र शासन उचलत होता. शंभर टक्के याचा खर्चाचा वाटा हा केंद्र सरकारचा होता. आता यांच्यानंतर अं नंतर changes झालेले आहेत ते म्हणजे एकोणीशे,

मी त्याच्यानंतर cabinet समिती आली. त्या समितीचे पहिल्यांदा प्रमुख हे पंतप्रधान होते. त्याच्यानंतर ते वित्तमंत्रीकडे गेलेलेय. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला काय पाहायचय? त आपल्याला पाहायचंय, लोकसंख्या धोरण.

आता एकोणीशे शहात्तर मध्ये, कधी झालं? तर एकोणीशे शहात्तर च्या काळात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या आणीबाणीच्या काळामध्ये, या धोरणांनं काय केलेलं? हा जो कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम होता ना, तर त्याचा विस्तार कसा केलेलाय, तर, कुटुंबकल्याण असा केलेलाय. म्हणजे कुटुंब नियोजनावरून भारताचा वाटचाल हि कुटुंब कल्याणकडे गेलेलीय. एकोणीशे शहात्तर मध्ये. मग सरकारने अशा प्रकारचा विधेयक आणलं. आणि लग्नाचं वय वाढवण्याचा ठरवण्यात आलं. मग एकोणीशे शहात्तरच धोरण का महत्वाचंय. तर एकोणीशे शहात्तरच्या धोरणानं पहिल्यांदा अधिकृतरित्या असं जाहीर करण्यात आलं. मुलींसाठी लग्नाचं वय किती असायला हवं आणि मुलांसाठी किती असायला हवं. तर मुलींसाठी ते लग्नाचं वय ठरवण्यात आलं अठरा. आणि मुलांसाठी ठेवण्यात~ ठरवण्यात आलं एकवीस. म्हणजे, एकोणीशे शहात्तरच्या परीक्षेला प्रश्न याच्यावरून येऊन गेलेलाय. कि कोणत्या लोकसंख्या धोरणानं मुलींसाठी लग्नाचं वय अठरा, व मुलांसाठी लग्नाचं वय एकवीस असं ठरवण्यात आलं नाही. तर ते ते एकोणीशे शहात्तरच लोकसंख्या धोरण. हं? हे जरूर लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारनं असाही ठरवलं होतं कि राज्यामध्ये जो महिला शिक्षणाचा, जो स्तर ए तो उंचावणं गरजेचंय. आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचंय. हे एकोणीशे शहात्तरच्या लोकसंख्या धोरणामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर एकोणीशे शहात्तरच्या लोकसंख्या धोरणामध्ये आणखी एक गोष्ट ठरवण्यात आली होती. ती म्हणजे कुटुंबनियोजन करणारी जी गरीब कुटुंब एत. हं? कुटुंब नियोजन जे-जे गरीब कुटुंब केलं ना, त्या गरीब कुटुंबाना पैशाचा स्वरूपामध्ये मोबदला देणं. म्हणजे लोकसंख्या स्थिरीकरण किंवा लोकसंख्या control मध्ये राहिली पाहिजे. त्या दृष्टीनं हि पावलं उचलण्यात आलेली होती. तर हे point महत्वाचे ए कि एकोणीशे शहात्तर च्या लोकसंख्या धोरणातून.

दोन हजार राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारच महत्वाचंय. काय ते जे scheme असेल तर हम्म? हे जे वाक्य आलं त हे दोन हजारच राष्ट्रीय लोकसंख्या धोरणापासूनच आलेलं आहे. तर त्याच्या अगोदर एकोणीशे त्र्यानव साली, MS स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीनं एक वर्ष त्या अभ्यास केला. आणि एकोणीशे चवऱ्यानव मध्ये त्यांनी आपला अहवाल सादर केला. म्हणजे त्यानुसार ठरवण्यात आलं ते दोन हजारचा. लोकसंख्या धोरण. त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते, अटलबिहारी वाजपेयी. आत अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. त्या आयोगाला म्हणतात राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. काय म्हणतात? राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. आता, या धोरणानं काय-काय ठरवण्यात आलेलंय. तर दोन हजारच धोरण जेव्हा आलं तर यान एकाच वेळी बालसंगोपन होणं, मातेचं आरोग्य, असं कुठल्याही धोरणामध्ये implement नव्हतं. किंवा लक्ष दिलं जात नसत. त्यावेळी मातेचं आरोग्य सुद्धा consider करण्यात आलं. याच्यावर भर देण्यात आला. आणि सर्व एकात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सगळ्यांची भागीदारी. म्हणजे for example सरकार असेल. किंवा एखादी बिगर सरकारी संस्था असेल. तर किंवा उद्योग असेल. तर सगळ्यांच्या भागीदारीवर भर देण्यात आला. या लोकसंख्या धोरणात. आता दोन हजार साली जे NDA सरकार होतं. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी त्याचे पंतप्रधान होते. तर त्यांनी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारची घोषणा केलेली आहे. आणि या धोरणाने एक महत्वाची खात्री दिली होती ती म्हणजे सरकार काय करल, कुटुंबनियोजन, ऐच्छिक व माहितीपूर्ण निवडीवर आधारित ठेवायचं. म्हणजे आरोग्यसेवा देताना प्रत्येकवेळी जे नागरिक आहेत ना त त्यांची संमती घेतली जाईल. किंवा कोणतीही लक्ष असलेला कार्यक्रम देशावर लादला जाणार नाही. कि जस एकोणीशे शहात्तर मध्ये, आणीबाणीच्या काळात तो लादल्यासारखं झालं होतं. परंतु सरकारला त्यांनी काय सांगितलं होतं, कि असं कुठलाही कार्यक्रम for example एकोणीशे शहात्तरच्या काळामध्ये ना नसबंदीचा कार्यक्रम लादला गेला होता. असं म्हंटल जात. तर, तो एक संभ्रम होता. तर ह्या दोन हजारच्या धोरणामध्ये ते सांगण्यात आलं कि अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम, त्या व्यक्तीवर किंवा त्या नागरिकांवर लादला जाणार नाही. आता दोन हजारच्या धोरणाची वैशिष्ट्य. त त्याच तीन प्रकारची महत्वाची वैशिष्ट्य एत. आणि हेच परीक्षेसाठी विचारलं जातात. पाहिलं आहे ते म्हणजे अल्पकालीन वैशिष्ट्य. दुसरं आहे ते मध्यमकालीन. आणि तिसरं आहे ते दीर्घकालीन. अल्पकालीन म्हणजे काय? आता संतती नियमासाठी आवश्यक असणारी जी साधन ए. त्या साधनांचा पुरवठा करणं. आरोग्य पाहिलं महत्वाचंय. थोडं कमी काळासाठी व गरजेचंय. दुसरं म्हणजे आ~ आरोग्याच्या बाबतीत असणाऱ्या पायाभूत सुविधा. काय-काय लागते. त्या एखाद्या मातेला किंवा त्या व्यक्तीला. तर तेवढा सुविधा पुरवणं. कारण हे अल्पकालीन आहे. त्यांच्यानुसार पुढच्या गोष्टी ठरू शकतात. माध्यम कालीन वैशिष्ट्य असं ठरवण्यात आलं होतं कि . म्हणजे प्रत्येक जोडप्याला दोनच मुलं. ह्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं. हे अं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच मध्यमकालीन वैशिष्ट्य. आता बरेच जण परीक्षेला काय फसतात. तर परीक्षेला असंही फसवलं जात कि , हे कोणत्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच, तर दोन हजार च. त हे म~ मध्यमकालीन वैशिष्ट्य असं म्हंटल जात. परंतु हे ध्यानात घ्या. किंवा प्रत्येक जोडप्याला दोन मुलं, हे मध्यमकालीन वैशिष्ट्य होतं. दीर्घकालीन वैशिष्ट्य काय होतं? तर भारताची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढतेय, त्या लोकसंख्येला स्थिरीकरण करणं गरजेचंय. आणि ते स्थिरीकरण कधीपर्यंत करायचं? तर दोन हजार पंचेचाळीस पर्यन्त करायचं. म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्ट्य काय होतं? लोकसंख्येचं दोन हजार पंचेचाळीस पर्यंत स्थिरीकरण करणं गरजेचंय. हे दीर्घकालीन उद्दिष्ट्यांमध्ये ठरवण्यात आलं होतं. परीक्षेसाठी हे तीन महत्वाची उद्दिष्ट लक्षात ठेवावी लागतात. अल्पकालीन म्हणजे संतती नियमनाची आवश्यक साधनांचा पुरवठा करणं. किंवा आरोग्यासाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवणं. मध्यमकालीन आणि दीर्घकालीन, लोकसंख्या स्थिरीकरण, दोन हजार पंचेचाळीस पर्यंत. आता, ह्याच्याबाबत आणखी शिफारसी करण्यात आल्या होत्या. पहिली महत्वाची शिफारस होती. ते म्हणजे चौदा वर्षापर्यंतचे जे मुलंमुली असतील, तर त्यांना प्राथमिक शिक्षण, मोफत तर पाहिजेच. परंतु सक्तीचं केलं पाहिजे. हे सांगण्यात आलं होतं. दुसरं महत्वाची गोष्ट काय होतं, कि त्याकाळी, तर माध्यमिक शाळा किंवा प्राथमिक शाळेमध्ये ना, मुलींचं गळतीच प्रमाण. किंवा मुलांचं गळतीच प्रमाण खूप होतं. म्हणजे कमी-कमी मुलं शिकत होती. तर हे जे प्रमाण होतं ना ते वीस टक्क्यापेक्षा कमी आणावं, हे target लोकसंख्या धोरणामध्ये ठरवण्यात आलं होतं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे, जे नियंत्रण करायचंय, त्याच्यासाठी जी संतती नियमन ए, ह्याच्याबाबत सामान्य ना~ नागरिक असतील किंवा लोक असतील ना, ह्यांच्यामध्ये जनजागृती करणं, गरजेचंय. कि बाबा हा, आता एक मुलग झालाय त दुसरं. ठीकेय. दोनच्या पुढं नको. पाहिलं आपलं कस होत होता कि पाच-सहा-सात पर्यंत आकडा वाढत जायचा. तर हे control करणं गरजेचं होतं. त्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. हे सुद्धा target त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर, दुसरी एक सरकारनं scheme काढली होती. या दोन हजारच्या लोकसंख्या धोरणामध्ये. कि फक्त दोन मुलं आहेत. आणि ज्यांनी, नसबंदी केलीय. तर अशा जे दारिद्र्य रेषेखालील दाम्पत्य आहे ना, त्यांच्या नावे पाच हजार रुपयाची विमा policy उघडावी. हे सुद्धा त्यात ठरवलं गेलं होतं. पाच हजार रुपयांची policy किंवा त्यानंतर ठरवण्यात आलं होतं कि जी मुलगी, अठरा वर्षांपेक्षा उशिरा विवाह करतील, तर तिला बक्षीस देणं. आणि जो मुलगा अं किंवा ती मुलगी एकवीस वर्षानंतर जर मातृत्व स्वीकारत असेल, तर त्या मुलीला सुद्धा बक्षीस देणं. असंही या लोकसंख्या धोरणामध्ये आणखी एक महत्वाचं ठरवण्यात आलं होतं. त्यांनतर, माता मृत्यू दर सगळ्यात महत्वाचाय. माता मृत्यू दर जो आहे, तर दर एक लाख जिवंत जन्मामागे शंभरपेक्षा कमी आणावं. हम्म? माता मृत्यू दर. हं? काय होतं? माता मृत्यू दर, दर एक लाख जिवंत जन्मामागे शंभरपेक्षा कमी आणावं. हे सुद्धा target त्या लोकसंख्या धोरणानं ठरवण्यात आलं होतं. त्यानंतरच्या प्रसूती होते. तर जवळजवळ ऐशी टक्के, प्रसुती ह्या संस्थात्मक पदहतीने व्हायला हव्या. शंभर टक्के प्रसूती ह्या प्रशिक्षित व्यक्तीच्या उपस्थितीनेच झाल्या पाहिजे. असं target ठरवण्यात आलं. आता इथे लक्षात घ्या. दोन हजार साली जर एकदम ते सरकारनं असं आणलं असत, कि शंभर टक्के प्रसूती ह्या अं संस्थात्मक पद्धतीने, म्हणजे hospital मधेच व्हाव्या, असं जर ठरवण्यात आलं असत. त ते एकदम त्या लोकांवर लादलं गेलं असत. म्हणून ते ऐशी टक्के संस्थात्मक पद्धतीनं, होउ द्या. परंतु, जे घरगुती प्रसूती होते, तर ती प्रशिक्षित व्यक्तीच्या हातूनच व्हायला हवं, हे त्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे, जन्म होणे, मृत्यू होणे, विवाह होणे, किंवा एखादी गर्भधारणा होणे, याची संभार टक्के नोंदणीच लक्ष्य साध्य करावं. हे सुद्धा ह्याच्यावर ठरवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर, दुसरं महत्वाचं होतं ते म्हणजे ग्रामीण भाग. त्या ग्रामीण भागामध्ये रुग्णवाहिका पोहोचवणं गरजेचंय. त्याच्यासाठी विशेष fund तयार करणं गरजेचंय. त्याचबरोबर, कमी व्याजदराच कर्ज उपलब्ध करून देणं, गरजेचंय. हे हि या धोरणानं ठरवण्यात आलं होतं. आणखी काय ठरवण्यात आलं होतं? तर जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ए, तर यांना काय दिलं होतं, तर जी लहान कुटुंब धोरण राबवायचय, त्यासाठी त्यांनी बक्षिसं द्यावी. हे हि धोरणानं. त आपला पहिला प्रश आहे, तो म्हणजे, खालीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचं, विवाहाचं वय किमान एकवीस वर्ष, आणि स्त्रियांचं किमान वय अठरा वर्ष, निश्चित करण्यात आलं. कोणतं लोकसंख्या धोरण होतं कि ज्या धोरणानं असं करण्यात आलं? आता याचे option आहेत, अं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, शहात्तर. एकोणीशे सत्यात्तर. दोन हजार. आणि चौथं आहे, लोकसंख्या भविष्यवेध दोन हजार एक ते दोन हजार वीस. असं आपल्याला चार option दिलेले. आता याच जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं, तर तुम्हाला उत्तर आहे, पहिला पर्याय. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, एकोणीशे शहात्तर. तर एकोणीशे शहात्तर लोकसंख्या धोरणाबाबत तुम्हाला हीच गोष्ट एवढी लक्षात ठेवायचीय. ती म्हणजे, भारतीय पुरुषांचं, किमान वय, लग्नाचं किमान वय एकवीस वर्ष असलं पाहिजे. व स्त्रियांचं, अठरा वर्ष. हे निश्चित केलं होतं, एकोणीशे शहात्तर. हा topic खूप महत्वाचा. मग आता प्रश्न उरतो तो म्हणजे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, दोन हजार. आता हा सत्यात्तर obviously येणार नाही. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार हे महत्वाचं आहे का? तर राज्यसेवा पुरवला तर definitely आहे. Combine ला सुद्धा आहे. म्हणजे, जर तुम्ही assistant section officer ASO चा दोन हजार चौदाचा जर question paper बघितला. त्यामध्ये त्याच्या संदर्भातला प्रश्नय. अं STI चा जो बघितला, दोन हजार चौदाचा, त्याच्यामध्ये सुद्धा तूम्हाला तो प्रश्न पाहायला मिळतो. म्हणजे त्याच सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे. कि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचं. आता याच्या बाबत तुम्हाला detail अभ्यास करणं गरजेचंय. हे जे आपण नारा म्हणतो, किंवा घोषणा. हि कोणत्या धोरणातून आली तर हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारच्या त्या धोरणामधून आली. आता या धोरणामध्ये ना एकूण तीन target होती. एक होतं, तात्काळ काय साध्य करायचं? माध्यम कालावधीसाठी काय साध्य करायचं आणि दीर्घकालावधीसाठी काय साध्य करायचं. एकेका ओळींमध्ये तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यातला पाहिलं ते म्हणजे तात्काळ कोणत्या गोष्टी सध्या करायच्या. म्हणजे ते दोन हजार दोन पर्यंत त्या achieve करायचं होतं. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार. आणि ह्यांच्यामध्ये काय achieve करायचं होतं? तर ज्या एकात्मिक आरोग्य सुविधा पुरवली हे, Achieve करायचं होतं. दोन हजार दोन पर्यंत. एकात्मिक म्हणजे integrated, हं? integrated आ~ एकात्मिक आरोग्य सुविधा पुरवणं हे दोन हजार दोन पर्यंत achieve करायचं होतं. आणि हे तात्काळ धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. माध्यम कालावधीसाठीच achieve करायचं होतं, दोन हजार दहा पर्यंत.

हा काय करायचा होता, तर तो पुनःस्थापित दराला आणायचा होता. म्हणजे काय करायचा होता तर, ते दोन point एक टक्क्यावर आणायचा होता. यालासुद्धा खूप महत्व आहे. दोन point एक, दोन point दोन, दोन point तीन, हे MPSC असं फसवू शकते. तर माध्यम कालावधीचा ध्येय काय होतं? तर दोन हजार दहापर्यंत total fertility rate किंवा एकूण जनर दन~ अं जनन दर हा, पुनःस्थापित दराला आणायचा होता. म्हणजे दोन point एक टक्क्यावर आणायचा होता. आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरणातलं म~ दीर्घ मदतीचं~ दीर्घ कालावधीच धोरण होतं, तर ते काय? तर दोन हजार पंचेचाळीस, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलाय. कि किती अं पर्यंत, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये कितीपर्यंत आपली लोकसंख्या स्थिर करायची? तर दोन हजार पंचेचाळीसपर्यंत, स्थिर करायचंय. असं सांगण्यात आलं होतं. याच्यावर सुद्धा प्रश्न या topic वर सुद्धा विचारलेलाय. परीक्षेसाठी महत्वाचं काये तुम्हाला? तात्काळ दोन हजार दोनपर्यंत achieve करायचंय. माध्यम कालावधी दोन हजार दहापर्यंत करायचंय. आणि दीर्घ कालावधी दोन हजार पंचेचाळीसपर्यंत करायचंय. परत एकदा लक्षात घ्या. दोन हजार दोनपर्यंत काय करायचंय तुम्हाला? तर, अं तर एकात्मिक आरोग्य सुविधा पुरावायचीय. दोन हजार दहा पर्यंत काय achieve करायचं होतं? तर total fertility rate ए, त्याला आपण एकूण जनन दर म्हणतो. जनन दर. तर तो दोन point एक टक्केवर आणायचा होता. आणि जे दीर्घ कालावधी साठी होता ते म्हणजे, लोकसंख्या दोन हजार पंचेचाळीस पर्यंत स्थिर करणं होतं. त्याचबरोबर, तुम्हाला यांच्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जातो. ते मी पुढे एक प्रश्न घेतो. त्याच्यावरनं सांगतो. तत्पूर्वी ह्यांच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचीय. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबाबत ना ज्या प्रसूती आहेत. प्रसूती म्हणजे कशा? एकत्र संस्थात्मक प्रसूती कशा होतील? आणि दुसरं म्हणजे, अं संस्थात्मक आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्फत प्रसूती किती होतील. तर त्याच प्रमाण त्यांनी सांगितलं होतं. संस्थात्मक प्रसूती ज्या असतील तर त्या कितीपर्यंत achieve करायच्या होत्या. तर ऐशी टक्के करायच्या होत्या. ऐशी टक्के. Not शंभर टक्के. परीक्षेला फसायचं नाही. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार नुसार, ज्या संस्थात्मक प्रसूती होत्या तर त्या ऐशी टक्के पर्यंत आणायच्या होत्या. ऐशी टक्के करणं गरजेचं होतं, आणि प्रशिक्षित व्यक्ती मार्फत ज्या प्रसूती होत होत्या. तर ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार नुसार काय सांगितलं होतं, तर ते संभार टक्के करायचं होतं. किती? शंभर टक्के. त्यामुळे हा point सुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा. अन पुढचा प्रश्न आपण पाहू. I hope हा तुम्हाला सगळं clear झालं असेल. आता, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या संदर्भामध्येच होता म्हणून तो प्रश्न घेतलाय. तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार नुसार, कोणत्या मुद्द्यावर ते भर देतं? लोकसंख्या नियंत्रणावर, त्याच्या संख्यात्मक बाजूवर भर देतं? का लिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणा, विकासासाठी नागरीकरण, का कुटुंबनियोजन? आणि ह्यांच्यामध्ये पर्यायी उत्तर दिलेलेत. B बरोबरे. AB बरोबर, C का D? असं दिलेलंय. म्हणजे आपण आता एकएक point व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या घटकावर भर देतो. तर हे आपल्याला शोधायचय. तर ह्यांच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी एत. म्हणजे कसं? तर, पहिला, याच उत्तर, अचूक उत्तर सांगतो. याच अचूक उत्तर आहे, क्रमांक B लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सु~ अं सुधारणं. म्हणजे गुणात्मक बाजूवर ते भर देतं. म्हणजे पहिला अं option बरोबर आहे. आता कसं? तर समजा, संस्थात्मक प्रसूतीच आपण आता already discuss केलं होतं. कि संस्थात्मक प्रसूतीच प्रमाण ऐशी टक्के करायचं. प्रशिक्षित व्यक्तीमार्फ, शंभर टक्के करायचं. त्याच्याचबरोबर लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारायसाठी माध्यमिक शाळेतील गळतीचं प्रमाण सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं होतं. कि वीस टक्केच्या खाली आणायचय. किंवा, IMR जो होता, म्हणजे अं माता मृत्यू दराच्या संदर्भामध्ये, बालमृत्यू दर, बालमृत्यू दराच्या संदर्भामध्ये पण होतं कि अं प्रति हजार जन्माला, तीस पेक्षा खाली आणायचं. हम्म? बालमृत्यू दर प्रति हजारी जन्मामागे किती पेक्षा खाली आणायचं? तीस पेक्षा खाली आणायचं. किंवा त्याच्यानंतर तुम्ही मातामृत्यू दराच जर बघितलं तर, एक लाख जन्मामागे शंभरपेक्षा खाली आणायचं. अशा बऱ्याच गोष्टी discuss केल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणं म्हणजे त्याच गुणात्मक बाजूवरच focus केलंय. कुटुंबनियोजन वैगेरे असं discuss त्याच्यामध्ये केलेलं नव्हतं. D option तर definitely येत नाही. नागरिका~ विकासासाठी नागरीकरण पण येत नाई. तर हे लक्षात ठेवा कि जीवनमानाचा दर्जा सुधारायचा होता. हे या गोष्टीवर हे राह्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार मध्ये भर दिलेला आहे. पुढचा प्रश्नय कि लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होत? लोकसंख्या वेगानं वाढते. कमी-अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते. अं लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो. का वरील पैकी कोणतीही नाही. असा प्रश्न आहे. आता हे जे लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे आहेत. आता आपल्याला एक-दोन-तीन-चार-पाच टप्प्यापर्यंत जातो आपण. पाचवा टप्पा म्हणजे, याचा संदर्भ जर तुम्ही घेतला, अकरावी आणि बारावी भूगोल यांच्यामध्ये बराचसा सं~ अं त्याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे. किंवा त्याचा समावेश केलेला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या किंवा लोकसंख्या वाढीच्या टप्प्याबाबतचा. नवीन बारावी भूगोलमध्ये पण थोडस काहीतरी दिलय. आणि अकरावी भूगोल असं. त्याच्यामध्ये आहे बरं का, बारावी भूगोलमध्ये. आता तुम्ही एक लक्षात घ्या. लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा काय, दुसरा टप्पा काय, हे समजून घेणं गरजेचं असत. याच्यासाठी तुम्हाला comparison करताना, जन्म दर आणि मृत्यू दर कसा, यांच्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागत. आता लोकसंख्या संक्रमणाचा जेव्हा पहिला टप्पा तूम्ही consider करता, तेव्हा जन्म दर हं? फक्त मी ज लिहितो इथं. आणि मृत्यू दर म्हणजे फक्त म लिहितोय. लोकसंख्या संक्रमणाचा जो पहिला टप्पा असतो ना, तर यांच्यामध्ये जन्म दर सुद्धा हा जास्त असतो. काय असतो? जन्म दर जास्त असतो. परत एकदा, पहिला टप्पा लोकसंख्या संक्रमणाचा, यांच्यामध्ये दोन गोष्टी. एक, जन्म दराच्या बाबतीत. आणि दुसरं लक्षात ठेवायचं, मृत्यू दराच्या बाबतीत. लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ना, जन्म दर हा जास्त असतो. त्याचबरोबर, मृत्यू दर सुद्धा जास्त असतो. म्हणजे काय होणार? जन्म पण जास्त वाढताय. मृत्यू पण जास्त वाढताय. म्हणजे लोकसंख्या कशी राहणारे तर, लोकसंख्या पहिल्या टप्प्यामध्ये स्थिर राहणार आहे. काय होणारे? लोकसंख्या स्थिर राहणारे. दुसरं म्हणजे, लोकसंख्या कमी पण स्थिर असते हे पहिल्यांदा तूम्हाला आढळून येत. मग लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये येणारा महत्वाचा देश तर, पपोवा, न्यू गिनी. हे पुस्तकामध्ये किंवा ह्या पुस्तका~ देसले sir रांच्या पुस्तकांमध्येपण दिलेलंय. लोकसंख्या संक्रमणाचा जो दुसरा टप्पाय, या दुसऱ्या टप्प्याच्यामध्ये जन्म दर आणि मृत्यू दरामध्ये काय फरक होतो, ते लक्षात घ्या. लोकसंख्या संक्रमणाचा जो दुसरा टप्पा असतो. यांच्यामध्ये ना, जन्म दर हा जास्त राहतो. काय होतो? जन्म दर जास्त राहतो. परंतु मृत्यू दराच जे प्रमाण आहे, तर तो मृत्यू दर काय होतो? कमी होतो. म्हणजे कसं? तर लोकसंख्या हि मोठ्या प्रमाणात हळूहळू वाढायला लागते. त भारताचं जर तम्ही विचार केला, तर भारत~ भारतानं एकोणविशे एकवीस नंतर, भारतानं एकोणविशे एकवीस नंतर ना, लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश केलेला होता. कारण भारतात एकोणीशे एकवीसला भारताची लोकसंख्या जर बघितली तर, negative मध्ये काहीतरी गेली होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे वाढ त्याची, मी त्याला महविभाजक वर्ष असं म्हंटल जात. ते एकोणीशे एकवीस ला. आणि त्याच्यानंतर भारताची लोकसंख्या हळूहळू वाढत गेली. म्हणजे भारत एकोणीशे एकवीस नंतर actually दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. असं आपण म्हणतो. म्हणजे दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं? तर लोकसंख्येची वाढ हि मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे लोकसंख्येची वृद्धी होते. पहिली अवस्था काय असते? पहिल्या अवस्थेत जन्म दर जास्तय. मृत्यू दर पण जास्तय. लोकसंख्या स्थिर ए. म्हणजे पहिल्या अं अवस्थेमध्ये असलेली अर्थव्यवस्था कशी असणारे? तर, प्राचीन, किंवा मागासलेली अर्थव्यवस्था असणारे. म्हणजे हि पहिला टप्पा, दुसरा टप्पा. I hope कला~ कळालं असेल. त्याच्यानंतर आपण थोडं पुढं जाऊयात. तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा काय आहे. ते समजून घेणं पण गरजेचंय. आपण असं बऱ्याच ठिकाणी असं म्हंटल जात,